हा रुपेश काय म्हणतो काय म्हणते सुट्टी वीकेंड मस्त मस्त एक नंबर तुझा कसा चालला छान चालू आहे संडे आला की मंडे ची हे होतात वेध लागतात भाजी आणा रे हे आणा रे ते करा रे मुलांच्या शाळेची तयारी सगळं चालू होऊन जात अरे

मी पण आज मस्त संडे एन्जॉय केलाय सकाळी मस्त चिकन आणले तुमच्याकडे खातात की नाही नॉनव्हेज खातो ना घरी नाही बनवत मी बाहेरून वगैरे आम्ही ऑर्डर करतो घरी नाही बनवत किती आली तुमका घरी बनूक अलाउड नाही काय

माझ्या सासूबाईंना वगैरे नाही आवडत आणि ऍक्च्युली मला खायला आवडतं पण बनवायला नाही आवडत म्हणून तो पण एक वीक पॉईंट आहे असा आसा काय बाकी काय चालला

बाकी तुला आता काय सगळा माहीतच आहे इलेक्शन लागले आहे सगळीकडे हा आता इव्हन पुणे मध्ये आमच्या महानगरपालिका निवडणुका पण असतील आता

आत्ता झाले सरपंच पदाचे आता परत येत नाही निवडणूक प्रचाराचं धुरोळो उडलं

या तर आपल्या छोट्या छोट्या निवडणुका होतच राहतात पण आपल्या भारताच्या भारतीय निवडणुका पण खूप आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजे भारताची निवडणूक ही खरी लोकशाही पद्धतीची म्हणून ओळखल्या जाते हा आहे तू बरोबर म्हणलं सगळ्यात मोठी लोकशाही आपली असा असं ऐकलंय काहीतरी वाचले आणि टीव्ही वरती पण येता की सगळ्यात मोठी लोकशाही असा भारताची म्हणन मग इकडे काय प्रेसिडेंट प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती असता मग ये पंतप्रधान असता पंतप्रधान मग त्याचे मंत्री निवडता कोणाक मंत्री करू चा कोणाक कुठला खाता देऊ चा या सगळा तो प्राईम मिनिस्टर बघता असा ऐकला मी मागे पण बगले ना दोन वेळा मोदीच झालो ना पंतप्रधान तर आम्ही पण त्याकाच वोट दिलेलं तर बघतो ना की कसा कोण मंत्री होता कोण कुठल्या डिपार्टमेंटचा होता कोण काय होता सगळं बघूक मिळतं टीव्ही वरती मागे बाकी तू का अजूक काही माहिती असत तर सांग माका हा बघ आपलं भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका या पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन रोजी सुरू झाल्या होत्या आणि त्या एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन पर्यंत चालल्या होत्या म्हणजे निवडणुकांची खरी सुरुवात ही पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन चालू झाली होती भारतामध्ये मगे आता या चालूच असत ना मध्ये काहीतरी इमर्जन्सी लागली होती ना गे ते इलेक्शन विलक्षण म्हणजे काय नाही घ्यायचा सगळा आपला एक सुत्री कारभार चाललो होतो तेव्हा इंदिरा गांधीच्या वेळेत मी तेव्हा लहान होतय पण सांगतात लोक तेव्हा आपला एक बघते आता काय माहिती भावा आता पिक्चर पण येतो काहीतरी ती काय नाव त्याचा कंगना राणावत ते एक पिक्चर काढता याच्यावरतीच की कसा या होतला काय म्हणता त्या का म्हणजे इमर्जन्सी कशी होता होती त्यांनीच काहीतरी दीड रोल केलं ना कोणी कंगना राणावत नाही ती इंदिरा गांधी बनली आहे त्याच्यामध्ये तर बघू आता मका पण बघूच पिक्चर तो काय असतो तर पण जेवढं मका माहिती आहे तसा की याच्यामध्ये भरपूर काही पक्ष असत ना काही काही म्हणजे त्या का म्हणतात ना राज्याचे पक्ष असत काही काही पक्ष असत ते नॅशनल लेव्हलचे पक्ष असत आता माका जेवढी ना माहिती असत नॅशनल लेव्हलचे पक्ष त्याच्यामध्ये एक तर ते काँग्रेस असा इंदिरा काँग्रेस मगे दुसरी असा भारतीय जनता पार्टी मग हे तिसरी आता आपली महाराष्ट्रातून शिवसेना असा

असा एक पक्ष होतो मी लिहून ठेवले ना ग मग तू का वाचून दाखवतय प्रजा सोशालिस्ट पार्टी समाजवादी पार्टी ती युपी मध्ये असा समाजवादी पार्टी ऐकलो मग ए स्वातंत्र पार्टी

ते मार्क ईस्ट ते डावे म्हणतात ते हे नंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सी पी ए म्हणून असा ती वेगळी आणि ती ममता बॅनर्जी ची खयची पार्टी तुका माहिती आहे त्याच्याबद्दल काय कोलकत्याची

तृणमूल प्रणमूल काँग्रेस प्रणामूल काँग्रेस त्याचा नाव हा बघ तू काय मी गावात असे तरी माका सगळा माहिती आणि तू शहरात राहतात तुका काही माहिती कसा नाही तू बघत नाही काय टीव्ही नाही रे टीव्ही वगैरे बघते पण मी महाराष्ट्रात राहते ना तर तेवढीच माहिती आहे मला म्हणजे गावच्या लोकांचा पूर्ण माहिती आणि तो फक्त शहराची माहिती व्हय अरे तसंच असतं म्हणून तो म्हणतात ना गावाकडची लोक लय हुशार असतात म्हणून नाही गावाच्या लोकांकडे कामधंदा कमी असतं नाव मग हे असाच वेळ काढतात ते काही चर्चा आणि चर्चेची गुऱ्हाळ चालवून हा हा तुला सांगू का एक थोडसं विधानाने कलम तीनशे चोवीस अन्वये भारताच्या निवडणुक आयोगाची निर्मिती केली होती म्हणजे निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभा पैकी एक मानले जाते म्हणजे हे थोडं पुस्तकी ज्ञान आहे हे आपल्याला खरं माहीत नसतं डीपी एक्झॅक्टली हे कधी चालू झालं किंवा कोणता स्तंभ आहे म्हणून हा आहे तो बरोबर म्हणली हे चार एक स्तंभ जो लोकशाहीचा दुसरो तो मीडिया पत्रकारांचो तिसरा होतो पोलीस यंत्रणेचा आणि असं काहीतरी आणि असे काहीतरी चार स्तंभ असतात ते तेवढी इम्पॉर्टंट असतात मग याच्यामध्ये कसं राज्यसभा असता नंतर विधानसभा असता नंतर अजून लोकसभा असता या तीन सभा असतात विधानसभेमध्ये अजून एक विधानपरिषद असता म्हणजे जशी लोकसभा राज्यसभा असा तशीच विधानसभा आणि विधानपरिषद असता तर याच्यामध्ये जे विधानपरिषद असता त्यांचा माझ्या मते एम एल ए म्हणतात मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली आणि जे जे लोकसभेमध्ये असतात त्यांना इंग्लिश मध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतात आणि हे सगळे जे निवडून जातात ती पहिले एक निवडणूक होता ती देशाची होता पूर्ण देशाची टाका मेंबर ऑफ पार्लमेंट एम पी ची मेंबर ऑफ पार्लमेंट आणि दुसरी जी होते त्या का म्हणतात एम एल ए ची विधानसभेची ती आता होऊन गेली आता आपल्याकडे चीफ मिनिस्टर मका वाटता एकनाथ शिंदे असत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आहे बरोबर हाय तुला एक सांगते मी महत्त्वाचं या ज्या निवडणुका असतात त्या पार पाडण्यासाठी काही महत्त्वाची कर्तव्य असतात एक मतदार संघ आखणे असतो

अपेक्षा उमेदवाराला सुद्धा चिन्ह दिलं जातं म्हणजे अपोजिटमध्ये उमेदवार पत्रिका तपासल्या जातात निवडणुका कशा प्रकारे पार करायचे आहेत आपल्याला त्याच्याबद्दल माहिती दिली जाते उमेदवाराच्या खर्चाचा ताळमेळ पण लावावा लागतो म्हणजे हे यांचे आता तर मीडिया खूप फास्ट झालेला आहे त्याच्यामध्ये

आणि आत्तापर्यंतचे निवडणूक आयुक्त ही सगळी महत्त्वाची कर्तव्य आपल्याला निवडणूक करताना पार पाडावी लागतात हा या तू बरोबर बोललास की या ज्या असता सगळा हे सगळे आयुक्त असतात ते आयुक्त सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात त्याच्यामागे त्यांचं मोठं कंट्रोल असतो आधी असा काही नव्हता आधी जो तो ज्याच्या मनाला वाटेल तसं खर्च करतो म्हणजे कोणा क साडी वाटल्या कोणा त भांडी वाटल्या गावाकडे कोणाक अजून काय काय दारूच्या पार्ट्या आणि काय मी काय खूप काही व्हायचं आता तसं काही होणार नाही तसा कमी झाला सगळा म्हणजे खूपच नियंत्रण येईल तर माझे वडील कधी कधी म्हणतात एवढे पैसे खर्च करतात मेले पण कधी गरीबाग कधी काही देऊच नाही तसे पैसे लाईट मध्ये मी बॅनर मध्ये लई वेस्टेज करतात पण काय आता ते त्यांच्या कामाचा भाग असा त्यांना समजून घेऊ ग्यो आपण हो आहेत ते आहे पण तू एक बघितलास का आता जसजसं सगळ्या गोष्टींमध्ये बदल होत आहेत म्हणजे इलेक्ट्रिकल गोष्टी जास्त वापरात येत आहेत त्याचप्रमणे निवडणुकी मधे मतदान मतदानाच्या दिवशी इलेक्ट्रिकल मशीन वापरल्या जातात आधी बघ तुला आठवत असेल एक असे खोके असायचे त्या खोक्याला चिठ्ठ्या लावलेली असायची की मतदार पेटी म्हणून आणि आपल्याला काही कागद किंवा त्यांनी बनवलेल्या रिसीट असायच्या त्या रिसीट आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग आपल्याला शाई लावली जायची पण आता तसं नाही राहिलं आता मतदार पेटी न राहता इलेक्ट्रिक मतदार पेटी आली असं म्हणू शकतो आपण की त्याच्यावरती जे निवडणुकीसाठी सदस्य उभे राहिलेले असतात त्यांची नावे असतात चिन्ह असतात आणि आपल्याला ज्या व्यक्तीला मत द्यायचा आहे ज्या मतदाराला मत द्यायचा आहे त्या त्याच्यापुढे जे बटन असतं ते बटन क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर ते बीड वाजतं आणि तुमच्या बोटाला शाई लावली जाते हा एक हे बदल घडत आलेले आहे आणि तुला अजून एक थोडसं मागे जाऊन सांगते की प्राचीन ग्रीक आणि रोमन सभांमध्ये विविध विषयांवर मतदान होत होते तर तेव्हा म्हणजे मी जे आता तुला म्हणलं की मतदान मतदार पेटी ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला चिठ्ठ्या टाकाव्या लागायच्या किंवा आत्ताची जी बदलती पद्धत आहे तर त्या आधी उघड रीतीने हात वर करून मतदान होत असे म्हणजे तुला तू बघ शाळेमध्ये एखाद्या टीचर आणि प्रश्न विचारला तर चार मुलं हात वर करतात त्याच प्रकारे प्राचीन ग्रीक आणि रोमन सभांमध्ये सुद्धा या पद्धतीने पूर्वी च्या काळी होत होती आणि आवाजही मतदानाने आणि अशा यावरून ते निर्णय घेतले जात होते

एकमेकांचे गळू चिरतले मेले असे आता नाती राजनीतिक झालेत लोक ते म्हणते गुप्त मतदान सगळ्यात बेस्ट तरीपण या लोकांना माहिती पडतात बाबा

तेव्हा तरी पण ते येऊन इथ मग ते धमकवतात ना गावाकडे तर हाय सून आमका लास्ट टाईम एवढा मतदान झाला ह्या वेळी नाही झाला तर तुमचा पाणी बाणी बंद करून टाकू लाईट बंद करून टाकू असा पण प्रकार घडतात हा इलेक्शन मध्ये शहरामध्ये नाही घडत पण गावच्या साईडला भरपूर घडतात मग त्याच्यामुळे काय ना लोक जरा भयभीत असतात इलेक्शनच्या माहोल मध्ये बर जाऊ दे बाबा कोणी येऊ दे आमचा सगळं तसाच राहू तुला असं समजून लोक चलतात तर ते आता थोडंसं बदलू का लागत ला पण काय आता लगेच बदलणार नाही ना वेळ लागतो ना सगळ्या का हो हो ते तर आहे वेळ तर लागतो प्रत्येक गोष्टीला पण जी आता बाहेर आता समजा माझा औरंगाबादला मतदान आहे आपण दूर राहत आहे कोणी आऊट ऑफ इंडिया वगैरे राहत आहे त्यांना सुद्धा गुप्त मतदान पद्धतीने करता येते म्हणजे ते पोस्टाने वगैरे मतदान मतदाराकडे टपाल आणि मतदाराकडे पाठवण्यात येतात म्हणजे तो पण एक गुप्त मतदानाचा भाग आहे की जे प्रत्यक्ष येऊन मतदान करू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी ही सोय आहे हे तुझ्या कामाचा असा म्हणजे जे पोस्टान करू चा टीचर असतात पोलीस वाले असतात त्यांची कशी सरकारी कर्मचारी असतं त्यांची कशी बदली होत राहतो ना हायसून थैस थैसून थैस आता कोण मुंबईचा असतो कोण कोल्हापूरचा असतो त्याला गडचिरोलीत टाकलो तर तो काही येतो का एक वोट करूक त्यानं ही पडलीया म्हणून त्यांना ही फॅसिलिटी दीलिया की तू पोस्टन मतदान कर

त्याच्यासाठी जाऊच गरज नाही ह्याच्यात पुढे होतला असं मला वाटतं पुढे बघूया या ऑनलाइन शिक्षणासारखं ऑनलाईन मतदान पण होतो लो पण हे लई बरं होईल तुला माहितीये का की हे बदल समजा तुझे काही म्हणलास की ऑनलाईन वगैरे होईल म्हणून हे केलं तर खूप छान होईल त्याने एक बऱ्याच स्त्रिकटली किंवा एक योग्य प्रकारे मतदान होईल म्हणजे जी फुटाफुटी असते जे गैरसमज असतात मतमोजणी मध्ये ज्या चुका होतात किंवा मग नंतर ते ब्लेम केल्या जातं एकमेकांवर त्या गोष्टी होणार नाही बरोबर म्हणतेस पण कसा आता जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे फायदे तसं नुकसान पण हा आता बघ तू म्हणता ते बरोबर आहे ऑनलाइन होऊक हो या पण काय होतं ला त्याच्यामध्ये ते हॅकर निघालेत ना ग हे मोठे मोठे हॅकर व त्यांनी आता कोणी बाहेरून कोणी चायना मधून अमेरिकेतून कोणी हॅकिंग केली म्हणजे मग काय झाला मग झाले वाट लागली ना मग सगळ्याची सगळं काय तो उलटो पार्टीला निर्णय या सगळ्या गोष्टी बघू या याची पण शहानिशा करू होईल बघूया पुढे काय आता मी जरा घाई ता तुला नंतर फोन करतय हा हो हो हो चालेल चालेल बघ मतदार संघाचे दोन प्रकार असतात एक प्रतिनिधी मतदारसंघ आणि बहुप्रतीनिधी मतदार संघ हे दोन प्रकार असतात आणि ज्या मतदारसंघातून एक एकच उमेदवार निवडला जातो तो म्हणजे एक प्रतिनिधी मतदारसंघ असे म्हणतात बघूया पुढे काय आता मी जरा घाईत असता तुला नंतर फोन करतय आ